आवाज आला ट्याव ट्याव ट्याव आणि दोन्ही कडण आह तलवारी सप सप सप चालू लागली ह युद्ध खूप भयाण झाले पण या वेळेस

आणि त्यांना या वेळेस पूर्ण गोंदाबादच साम्राज्यच संपवायच होत मग सिंगपूरची सैनिक परत गेली गोंदाबादवर अं आक्रमण करायला आधीच आधीच दहा पंधरा दिवसाआधी एक अह घनघोर युद्ध जल होत सगळी सैनिक हम्म घाबरली होती अह खूप सैनिक जखमी झाली होती त्यांची आर्थिक परिस्थिति अह नीट नव्हती पण सिंगपूरचा राजा काय आयकेना त्याला तीनच्यावर दया आली नाही कारण त्याने अशे खूप वाईट काम केले होते जे सिंगापूरच्या राजाला आवडले नाही मग शेवटी ते गोंदाबादवर आक्रमण कारायला गेले त्यांच सैन्य आल मग सरदार हुजमतराव त्यांच्या मध्ये गेला त्यांनी संगल्याना काप काप कापले सिंगापूरचा राजापण सैन्य घेऊन घोड्यावरती बसून संगळ्याना ढालीने तलवारीने ढालीने काप काप कापू लागला सप सप सप असा आवाज याय असा आवाज याय अर लागला असा आवाज याय लागला मग काय झाले अह एकीकडण तोफयांचा घनघनाट सुरू झाला टाळ टाळ टाळ सिंगापूरच्या सैन्यावर हल्ला होऊ अर हल्ला होऊ लागला आणि मग सिंगापूरचा एक सरदार हिजमतराव अब्धानी त्या सैन्याच्या आत्मदाह गेला. आणि त्याने सगळ्या सैन्याला कापले आणि सिंगापूरची सैनिक त्यांच्यावरती बंब फेकू लागले. टाळ टाळ टाळ टाळ आवाज येऊ लागला सगळीकडण हल्ला होत होता सगळीकडण हल्ला होत होताआणि युद्ध खूप खतरनाक चालू होते अह काय झाले अह की यावेळेस सिंगापूरचे हुजमतराव आणि त्याचे सैन्य आह मध्ये गेले अह हुजमतरावच्या पाठीत एक बाण लागला तरी पण त्यांच्याच सैन्याकडे पळत पळत गेला त्याने एक उडी मारली आणि त्याने तो गोंधाबादच्या राजाच्या हत्तीवर चढला आणि अशीच बाकी सैनिक Opposite अह विरुद्ध सैन्याच्या घोड्यावर चढली हत्तीवर चढली आणि हुजमतरावणे गोंदाबादच्या राजाला झपकण अर कापल गोंदाबाद हारला कारण त्यांचा राजा ठार ठार झाला होता आणि मग त्याच्या एक आठवड्या नंतर सिंगापूरणे आह गोंदाबादला संपवले व त्यांची सगळी जमीन त्यांचा राज पाठ त्यांचा खजिना त्यांचे अन्न धान्य त्यांचे तलवारी बंदुका तोफा सगळ्याच नीट स्वतःकड घेतल्या व त्यांच राज सुखी चालू लागला पण परत तर तंत्री सिला ढलसी याची लोकांनी त्यांच्या बंदर गावातही हल्ला केला बंदर्गाला आग लागली आताच त्यांने घनघोट युद्ध केल होत तर परत इतकं भयानक युद्ध झालं आणि यावेळेस तर सिला ढल याच्या सैनिकांकड खूप काय चांगली हत्यारे होती

यावेळेस सिंगापूरकर घाबरलेले होते अर पण सिंगापूरचा अं नवा अं राजा त्याच सैन्य घेऊन बंद दरवाज्यात गेला त्याने सगळ्या सिला ढलसी सैनिकांना कापले व सिला ढलसी सैनिकांना तिकडणं पळून जावे लागले अजून खूप सगळी सल्तनते होती आणि त्यांच्या बाजूने त्यांना घेरलेली होती आणि सिंगापूरच्या सैनिकांना पुर अर चाच यांना त्यांना त्या सगळयाचच सलतणताना संपर्क होता व पूर्ण हम्म महायुद्धावरती राज करायचा करायचा होता करायचा होता आणि मग यावेळेस सगळी सल्तनत एकत्र आली सिंगापुरच्या रा राजाला मारायचा प्रयत्न करू लागले. त्याने आह त्याच्या किल्ल्यात गुप्तचोर सोडले हत्यारे सोडले सगळे एकापेक्षा एक होते पण सिंगापुरच्या राजाला ही बातमी आधीच मिळाली होती त्याने काय केले त्याने त्याच्या पांगहुरनाखाली उशा ठेवल्या मग सगळ्या हत्याराना अं वाटल की हाच सिंगापुरचा राजा आहे त्याने त्यांच्यावर हल्ला केला पण अं त्या उशा होत्या

मराठी भाषा संवादाचे साधन आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ती गोष्ट आपण मागतो मला पाणी पाहिजे मला पुस्तक हवे आहे असे आपण सांगतो आपण बोलून दाखवतो किंवा पुन्हा करून दाखवतो आपल्या हातांची ओंजळ करून ती ओठांजवळ नेऊन दाखवतो त्यावरून पाणी हवे आहे हे असे आपण सांगतो मित्राचा निरोप घेताना आपण हात हलवतो आपल्या मनात अनेक विचार येतात ते आपण शब्दांनी बोलून दाखवतो आपल्या मनात अनेक भावना येतात कधी आपण आपुलकी दाखवतो कधी आपण राग दाखवतो अशा भावना आपण शब्दांनीच बोलून दाखवतो आपल्या मनात अनेक कल्पना येतात त्याही आपण शब्दातून व्यक्त करतो आपण एकमेकांशी बोलतो कधीतरी एखादी व्यक्ती समूहाला उद्देशून बोलते अशा बोलण्यातून आपल्याला मन मोकळे केल्याचे समाधान मिळते पशुपक्ष्यांच्या जगात डोकावले तर काय दिसेल चिमणी चिव चिव करते कावळा काव काव करतो गाय हंबरते सिंह गर्जना करतो घोडा किंकाळतो हे पशुपक्षी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी विविध आवाज काढतात ती पशुपक्ष्यांची भाषाच असते भाषा म्हणजे विचार भावना अनुभव वहा कल्पना

सांगतो आपल्याला आश्चर्य वाटतंय तेव्हा आपण भुवया उंचावतो आपण आपल्याला जेव्हा ना पसंती दाखवायचे असते तेव्हा मान आडवी हलवतो

भाषा मुख्याता दोन प्रकारची आहे एक स्वाभाविक किंवा दोन नैसर्गिक कृत्रिम किंवा सांकेतिक मनुष्य प्राण्यांची बोलण्याची भाषा किंवा

हा संस्कृत शब्द त्याचा अर्थ त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे आपल्या मनातले विचार बोलून दाखवणे हे भाषेचे

लागल्यामुळे लेखन हे शक्य झालं आहे मराठी भाषेचे महत्व भाषा हे संवादाचे एकप्रभावी साधन माध्यम आहे

नेमके प्रमाणे व्यक्त करण्यासाठी भाषेवरती प्रभू वक्त आवश्यक आहे हे आपले बोलणे आणि विचार करणे हे भाषेच्या माध्यमातूनच घडत असते भाषेचे महत्व आपण लक्षात घेतले पाहिजे भाषेमुळे आपले सर्व जीवन व्यवहार सुरळीत होत असतात भाजी मंडळीतली भाजी आणल्यापासून एखाद्या ग्रंथाच्या आभ्यासापर्यंत ची भाषा आपल्याला साथ करते आयुषभर भाषा आपल्याला आपल्या विकासासाठी मदत करते व्यक्तीच्या विकासाबरोबरच समाजाच्या विकासाचेही भाषेचे मोठे योगदान आहे समाजाचा विकासात अनेक विचारवंत तत्वज्ञ कवी लेखक यांचा सहभाग असत त्यांचे विचार जतन करण्याचे काम भाषा करते विविध लहान-मोठे काम करणारी माणसे समाजात असतात अशा असंख्य माणसांच्या जडणघडणीत भाषेचे योगदान असते आपली संस्कृती भाषेच्या माध्यमातून विकसित होत असते शल्या अभ्यासात किंवा महाविद्यालय अभ्यासात विध्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात गणित विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र तत्वज्ञान जमाखर्च पत्रव्यवहार स्थापत्यशास्त्र कायदा न्यायव्यवस्था औषध शास्त्र इत्यादीं विषयांचा अभ्यास भाषेच्या माध्यमातूनच आपण करतो म्हणून भाषेच्या महत्त्व लक्षात ठेवून त्या भाषेच्या अभयस कडे लक्ष देणे आवश्यक आहे मातृभाषा मराठी आपल्या घरात बोले जानारे भाषा म्हणजे मातृभाषा होईल बालपणापासून आई वडील आजी आजोबा शेजारी यांचे बोलणे आपल्या कानांवर पडत असते अनेक शब्द वाक्य आपल्या कानांवर पडत असतात आजूबाजूच्या जगाची ओळख मातृभाषेतून आपल्याला होते लहान मुल हजारो शब्दातून या जगाची ओळख करून घेते आईच्या सहवासातून आईच्या शब्दरचनेतून तिने म्हणलेल्या गाण्यातून संस्कारातून मुलाची जडणघडण होते या अर्थाने मातृभाषा आणि बालपण यांचे नाते महत्त्वपूर्ण आहे हे नाते हळुवार आहे कोमल आहे तसेच विचार भावना कल्पना यांचे भरणं पोषण करणारे आहे मराठी ही आपली मातृभाषा आहे लहानपणापासून मराठी या आपल्या मातृभाषेतील संस्कार आपल्या कानावर व मनावर होतात महाराष्ट्रात मराठी या मातृभाषेचा वारसा आपल्याला लाभलेला आहे महाराष्ट्रातील हजारो खेड्यामधुन व शहरांतून मराठी भाषा बोलली जाते या महाराष्ट्राचे आणि मराठीची परंपरा समृद्ध आहे अनेक शेतकरी काम करी आणि व्यवसायिक बांधवांनी ही परंपरा समृद्ध केली आहे भाषेचे हे महान वैभव आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत महाराष्ट्राबद्दल व मराठी बद्दल आपण मानापसून कृतज्ञता बाळगली पाहिजे मातृभाषा मराठी व मराठी भाषेचे व्याकरण हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे मराठीवर प्रभुत्व मिळवणे बिनचूक वाक्यरचना करणे डोळसपणाने भाषेचा उपयोग करणे हे आपल्याला आवश्यक आहे त्याशिवाय या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासात मराठी या विषयाच्या अभ्यासाबरोबरच मराठी वाड्मयाच्या वाचनाकडे देखील लक्ष दिले पाहिजे तसेच अनेक प्रत्येक मराठी भाषाकणे आणि अभिमानाने म्हटले पाहिजे मराठीतून बोलणे मराठीतून पत्रव्यवहार करणे मराठीतून व्यवहार करण्याचा आग्रह करणे मराठी वृत्तपत्रे, मराठी ग्रंथ याचे वाचन करणे मराठी माध्यमातून शिक्षण घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे महाराष्ट्राचे राज्यभाषा मराठी आहे आपली मराठी भाषा आपण बिनचूक बोलणे आवश्यक आहे तसेच मराठीतून बिनचूक लिहिता ही आले पाहिजे शास्त्रीय ग्रंथ

मी प्रमाण भाषा मानली जाते मराठी मातृभाषा असलेले आपले बांधव मराठीची कोणतीही तरी बोली बोलत असतात आदिवासी किंवा डोंगराळ भागात मराठी बोलली जाणारी मराठीची बोली खूपच निराळी असत त्या सर्व मराठी भाषेचं बोली होत या बोलीभाषा ही प्रमाण भाषा इतकेच महत्त्वाचे आहे त्याप्रमाणे भाषेपेक्षा वेगळे आहेत त्या कमी प्रतीच्या नाहीत आपण त्याही बोली ऐकल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजेत अशा बोली भाषेच्या उपयोग करून निर्माण झालेले साहित्य हे वाचले पाहिजेत Hello विकास कुठय? काय करायला? काही नाही, highlight बगत होतो IPL च IPL च ह्या वर्षीच highlight का?

कोण चेन्नई जिंकली वाटते हया वर्षी?

आह भारी आहे या IPL मस्त आहे, भारी मजा येते. IPL बघायला लय. हो हो खूप मजा आली या season मधी. कोणत्या team चा fan आहे तू? CSK chennai super king मग काय हाय वर्षी जिकला तुमी तर जितलात हया वर्षी तर हव हो हो

IPL अं का indian premier league येण याच्या long form? अं

अं भारी आहे ipl आपल्या जो young player आहेत त्याला येवडी भारी संधि भेटती त्याच्या मूळे भारी भारी player भेटते णा आपल्या ipl मधून

IPL च्या नवध percent नवध नाही संभर मना हरकत नाही की चांगले playeripl मधून आपल्याला भेटते team india साठी म्हणजे त्या साठी आपण ही जी international team आहे ती एकदम म्हणजे मजबूत होण्यासाठी चांगला फायदा होतो त्याच्या हो णा आता येवडे season झाले आपल्याला आता विराट कोहली रोहित शर्मा येवडे भारीभारी player आता येवडे latest player भेटायला लागले णा ipl मधून हो यंदा ऋतुराज गायकवाड यशस्वि जयस्वाल रिंकू सिंग किती भारी talent आहे भारता मध्ये आता खूपपखुप platoon भेटे player ला त्यांच potenial साबीत करायला भारी league आहे. हो नक्कीच ज्याच्या फायदा आपल्या world cup होणार आहे आता दोन हजार तेविष ला जो world cup आहे आता india मध्ये

त्याच्या मध्येह IPL च्या नक्कीच फायदा होईन कारण की जे from जे player आहे जांच्या कडे खरच talent अश्या player संधि भेटू शकते मिडू शकते हया world cup ला तर नक्कीच आपल्या हो बरोबर आहे.

या माध्यमातून आपण IPL च्या माध्यमातून आपण world cup सुद्धा जिकू शकतो आता चांगली team आहे भारताची येवडी चांगले player आपल्याला IPL मधून मिडालेत बरेच जे तू नाव सांगितले रिंकू झाला finisher आहे चांगला आणि सुमन गिल आहे हो जो opener तर असे बरेच आहे जे की bowler आहेत batman आहे तर चांगल्या आपल्या म्हणजे IPL च्या मध्यमातून आपल्या ला चांगले player अस भेटले तर अश्या याच्या नक्कीच आता आपल्या येणाऱ्या जो world cup आहे आता दिवाडीच्या period मध्ये ऑक्टोबर मध्ये त्याच्या नक्कीच फायदा होईल आपल्याला हा हव णा हे bcci आहे णा भारी केल हे दोन् हजार आठ मध्ये IPL सुरू केलत हो तवहा फक्त मला वाटते चार का पाच team होत्या पण bcci याच्या जेव्हा अध्यक्ष ते ललित मोदी आणि शरद पवार ते होते त्यांनी IPL सुरू केलत बर का तर तेव्हा पासून आता येवडी विजेच लोक प्रियता वाडत गेली.

अन मग त्याच्या नंतर मग नवीन नवीन team aad झाल्या पुन्हा गेल्या वर्षी गुजरात अन लखनौ दोन aad झाल्या आता बऱ्याच मला वाटते दहा का team आहेत का चौदा आहेत? हो बरोबर आहे दहाच team आहेत वाटत csk आहेत अं मुंबई indian आहे राजस्थान royal आहे पंजाब आहे लखनौ आहे परत गुजरात आहे गुजरात हम्म हो अश्या बऱ्याच आहे team बारे अह आता मला वाटते चेन्नईन आणि मुंबईन पाच पाच वेळेस जितला आहे णा दहा वर्ष तर हाय दोग्याणी जितले सोडा वर्षीचा आहे तर दहा वर्ष दोणीन जिकले remaining मध्ये पाच आहे तर मग ते पाच बाकीच्याणी एकदा राजस्थान एक एक राजस्थान न जितल त्याच्या नंतर एक तव्हा ते डेकण चार दिवश हेदारबादन दोन जितले आणि त्याच्या नंतर दोन कोलकाता जिकले कोलकाता knight rider न जितले म्हणजे असे सोडा season झाले बग अजून मला वाटत rcb दिल्ली हे एकपण नाही जिकले वाटते अजून नाही rcb नाही जिकतला आणखि rcb एकमेव अशी team आहे ज्यानि आता पर्यन्त एक ही cup जिकलेला नाही. ती पण नक्कीच हा बरोबर आहे जिकल खूपच महेनत करतात ती team पण कस आता आहेच bad luck वगेरे चलते पण जिकल नक्कीच ते खूप चांगले player आहे त्या team मध्ये rcb team एक नंबर अस

त्याच selection मग हा directIPL मध्ये होतोय आणि IPL म्हणजे असा platform आहे की जिथे त्यांना सगड जग बगतोय आणि IPL मध्ये performance केला तर direct तुम्ही directindia च खेडू शकता. हो खूप खरच IPL मध्ये आता हया वर्षी पण आता जे यशस्वि जयस्वाल हया वर्षी यशस्वि जयस्वाल रिंकू सिंग सुमन गिल हे player हे domestic मधी भारी perfromance करू लागले. पण IPL मध्ये यांच्या perfromance आला नोहता आता हाय वर्षी याच्या IPL मध्ये भयानक perfromance आला आता येणाऱ्या काळात आता आपल्याला यशस्वि जयस्वाल opener भेटला त्याच्या नंतर रिंकू सिंग finisher भेटला बरेच आता हो हो असे भेटालयत

बर आता दोन हजार आठ पासून अगोदर येवड budget नोहत IPL च पण आता हा नुसते IPL चे right बावीस हजार कोटी ला विकत घेतलेत अंबाणीन jio cinema चे दोन हजार सत्तावीस पर्यन्त

त्याच्या नंतर advertise बऱ्याच renew generate करते या bcci याच्या क्रिकेट साठी

हव.

तर इथकया म्हणजे शब्दात पष्ट सांगता येत नाही हो इथकी popularity आहे IPL ची india मध्ये तरी हम्म हो बरोबर आहे खूप त्याच्या मध्ये आणि निशत निशत म्हणजे मर्यादे पर्यन्त नाही तर जागा जे आपल्या बाहेरचे foreign player आहे भारता मध्ये त्या player ला पण फायदा होतो की म्हणजे त्यांना म्हणजे बाकीच्या देशाणा पण अस नाही का india लाच फायदा होते की चांगले player वगेरे भेटते म्हणजे foreign player आले की त्यांना सुद्धा एक चांगले player त्यांच्या देशाला पण चांगले player भेटतात खेडतात त्या IPL च्या मध्यमातून हा बरोबर आहे कारण IPL येवडी मोठी league आहे तिच्या वर संगड्या देशाच्या लक्ष राहतात आणि त्याच्या पण country player येवडया world class league मधी performance केल्या वर हया performance च्या base वर सुद्धा त्यांच selection त्याच्या national team मध्ये होतेय त्याच्या देशाच्या हो हो तेच णा जरा नक्कीच ते खूप अं भारी आहे IPL

तर आता हया season मध्ये संगडात महागाडा खेडाडू कोण होता माहिती आहे का तुम्हाला? हा श्याम कारण का काय cameron green का काही तरी होता णा अठरा कोटी का कही केलत वाटते हा बरोबर तरइथक म्हणजे high budget player असतेत india मध्ये त्याच्या मुडे तिथक म्हणजे population popularity जास्त आहे हया premier league ची अहो पुन्हा आता bcci येवड याच्यातून renew generate करते कोटी रुपय णा हा त्याच्या मूळे पूड चालून जे भारताच infrastructure आहे cricket ground dressing room swimming pool च्या player सुईसुविधा पहिजे speech तयार करण नवीन ground तयार करण याच्या मूळे bcci ला बराच पैसायल्यान याच्यातून हो हो काही पण करू शकतो. bcci

हया cricket ला तर चांगले ground पण तयार होती आणि तसे तर india मध्ये खूप चांगले ground वगेरे आहेत तर आणखि याचात सुधारणा होईल आणि नक्कीच cricket ला एक चांगल platform भेटण आपल्या india मध्ये cricket हे india मध्ये सड्यातजून लोक प्रिय खेड आहे. हो बरोबर आहे आता अजून हव बरोबर आहे बरोबर आहे अं आता येणाऱ्या काळात पण अजून IPL ची popularity वाटतच जाणार आहे. कारण की लोक संख्या येवडी वाड्याली लोकानंच वेडपण आहे. cricket साठी भारत देशा मध्ये हो खूप जास्त खूप जास्त, भारी आहे त्याच्या मूळे IPL खेड्याला पाहिजे सर्वानी cricket हा आणि IPL म्हणजे खूप एक Hello नमस्कार सर्वांना. आज आपण बालकामगार या विषयावर थोडी अं थोडी माहिती काढूया आणि त्या विषयावर थोडं बोलूया. तर अं मला वाटतं कि, अं बालकामगार हा मुद्दा आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रसारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात अं बघायला दिसतो. तर काय म्हणजे आपण

सगळ्यात मोठं कारण जर म्हटलं आपण बालकामगारमध्ये तर अं आई-वडिलांची अडाणीपणा असू शकत. आपला त्यांचं अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन हे कारण, अं बालकामगार निर्माण होण्यास कारणीभूत असतात. आपण म्हणू शकतो असं कारण घरात खाणारी घा घरात खाणारी वाढती तोंडे, आणि पालकांच्या व्यसनामुळे स्वताः मुलांना घर चालवण्यासाठी त्यांना आ आर्थिकरित्या सक्षम करावं लागतं आणि मग अं काय असत कि अ आ म्हणजे घरातील आह आर्थिकव्यवस्था अं ग शाशवता हवी म्हणून अं अं

कलम तेवीस आणि चोवीसमध्ये बालमजुरीवर अं म्हणजे बालमजुरी करणे हा गुन्हा आहे. आणि त्या कलम तेवीस आणि चोवीसनुसार अं

तेव्हा जर आपण त्यात बघितलं category wise तर बालमजुरी या विषयात बालमजुरी या विषयाचा अहवाल बघितला तर आपण बघू शकतो कि मोठ्या प्रमाणात आकडे आता आह म्हणजे कमी होताना जरी दिसले असले, तरी पण एवढी समाधानकारक नाहीयेत कारण, परत तेच कि भारताची लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतीये आपण जर म्हंटल, अं विचार केला तर भारतात आज जर ग्रामीण भागात आपण बघितलं तर, अं एका एका घरात अं म्हणजे पाच-पाच, सहा-सहा, बहीण-भाऊ त्यांचे आई-वडील असतात ते अं म्हणजे आपण म्हणू शकतो कि आई वडिलांना असे वाटते की, जेवढी जास्त संख्या अं तेवढं जास्त घ घ घरात उत्त्पन्न येईल म्हणून ते अं म्हणजे मुलांना जन्म देत असतात, बाळांना जन्म देत असतात आणि त्यांच्याकडून उत्त्पन्न कमवून घेत असतात. मग इथूनच कुठना कुठ बालमजुरीला फाटा फुटतो आपण म्हणू शकतो. तर बालमजुरी म्हणजे काय? आपण जर म्हंटल एक शब्दात तर, चौदा वर्षाखालील मुलांना अं अं त्यांच्या इच्छे इच्छा असू किंवा नसो पण चौदा वर्षाखालील मुलांना अं अं अशा कामाच्या ठिकाणी ठेवलं जात, ज्यात त्या ज्यामध्ये त्यांच्या जी जीवाला

कामामध्ये ठेवलं जातं ज्यामध्ये त्या बाल बालकांना अं मोठ्याप्रमाणात त्यांच्या जीवाला अं धोका असतो. तर शासनाने यासाठी अं अं अं आता आपण बघितलं तर दोन हजार पाच मध्ये आयोग बनला म्हणजे अं स्थापन केलंय आणि या अं वेगवेगळ्या योजनां अं द्वारे किंवा वेगवेगळ्या कायद्यांद्वारे अं बालकामगारांना संरक्षण देण्यांत आलय आणि सगळ्यात मोठं जर आपण म्हंटल तर article तेवीस म्हणजे राज्यघटनेतील कलम तेवीस आणि चोवीसमध्येच अं बालकामगारांना एक संरक्षण देण्यात आलंय म्हणजे वेठबिगारी वैगरेच काम म्हणा.

Even महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी, आपल्याला इथे बालमजुरी मोठ्या प्रमाणात बघायला दिसते. म्हणजे अं even बालक त्यांचे शिक्षण सोडून अं तुम्हाला ब बघाल तर कोळश्याच्या खाणीमध्ये, railway मध्ये किंवा मोठ मोठ्या रासायनिक रासायनिक कारखान्यांन मध्ये अं आता जरी म्हणजे कायदे झाले तेव्हापासून हा प्रमाण कमी आहे. पण, अं जरी आपण बघितलं तर अं तरीपण कुठेना कुठं थोड्या का प्रमाणात होईना हा प्रकार आपल्याला आढळतांना दिसतो. तर अं आपण अं म्हणू शकतो कि बालकामगार हा मुद्दा अं भारतामध्ये आज मोठ्याप्रमाणात दिसतोय. आणि बालमजुरीचे प्रमाण पण दिवसेंदिवस अं कमी जरी होत असलं तरी अं तेवढं समाधानकारक हा अहवाल आपल्याला अह दाखवत नाही. म्हणजे आहे, बालकामगारांचे आपण जर तोटे बघितले तर अं बालक ते त्यांच्या शिक्षणापासून वंचित राहून घरात उत्त्पन्न यावं म्हणून अं अं म्हणजे एखाद्या कारखान्यामध्ये म्हणा किंवा एखाद्या दुकानांमध्ये म्हणा किंवा वेठबिगारीचे प्रकार करतांना दिसतात आणि आपल्याला वाटते कि उत्त्पन्न येतंय पण मग अं त्यांचं एक प्राथमिक अं शिक्षण असतो म्हणजे वयाच्या चौदाव्या व्या

आपण आपण म्हणू शकतो कि या मध्ये वेगवेगळे पण असतात म्हणजे असच नाही. जर तुम्ही ग्रामीण भागात बघितलं तर लोहारकाम, सोनारकाम, शेतीमध्ये, दुग्ध व्यवसाय किंवा शेळी पालन यासारख्या वेगवेगळ्या पारंपरिक व्यवसायात आपण बघू शकतो कि, अं अं बालकामगार अं आढळतांना दिसतात, तर हा प्रकार खरचं कुठेना कुठे थांबावा कारण, अं भारत हा अं असा देश आहे कि भारताकडे पासष्ट टक्के लोकसंख्या कि तारुण्य अवस्था तारुण्य अवस्थेतील आहे. म्हणजे अं भारत खरचं जर ह्या अं अं लोकांचा फायदा घेऊन अं पुढे गेलात तर भारत एक विकसित अर्थव्यवस्था होण्यास जास्त वेळ लागणार नाही. तर एक त्यांना अं जे बाल बालकामगार असतात, अं त्यांना आपण जर एक त्यांच्या म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत.

आपण बघितलं कि अं बघू शकतो कि जे अं मोठ्या लोकांचे मुलं वगैरे आहेत. यामध्ये ते ते पण प्रगती करू शकतात. तर हा मुद्दा जरी आपण एवढ्या प्रमाणात आवडतांना दिसत नसला तरी पण बालकामगार हा मुद्दा खरचं आज मोठ्या प्रमाणात बघतोय आपण आणि यासाठी वेगवेगळे मंत्रालय वगैरे आहेत. ज्याद्वारे यावर काम केले जाते. तर अजून जर आपण म्हंटल तर बालकामगारांच्या समस्या पण खूप आहेत. आणि त्या समस्यांवर त्यांना अं समाधानकारक उपाय मिळावेत म्हणून त्यांचे अधिकार त्यांचे अधिकार ह्यांना राज्य घटनेत एक अं प्रोट अं एक संरक्षण दिलेलं आहे. तर या आपण म्हणू शकतो कि आज जे अं बालकामगार मध्ये जे आपण बघतोय कि रस्त्यावर अं भीक वगैरे मागणे हा प्रकार. हा बालकामगार जरी नसला पण अं म्हणजे अं ते आहेच कि म्हणजे त्यासाठी एक प्रकार म्हणू शकतो, आपण कारण, त्यांना त्या वयात ज्या गोष्टींची गरज आहे. ती गोष्ट न मिळता, त्यांना उत्त्पन्न म्हणजे त्यांच्या कुटुंबाला उत्त्पन्न मिळावं या हेतूने त्यांना

तर अं प्रत्येक म्हणजे अह त्यांना पण समानता हवी आणि पण मग समानता आहे. पण, हा प्रकार त्यांच्या कुटूंबातूनच अं अं म्हणजे कुटुंबामधूनच अं वो व आण दिसतयंना कारण अं family कुटुंबाला असं वाटतं कि घरात उत्त्पन्न यावं, म्हणून मग त्यांना चालना देतातना त्यांच्या म्हणजे त्यांना मुद्दाम एखाद्या दुकानात पाठवणे किंवा एखाद्या कारखान्यात पाठवणे जेणेकरून आपल्या घरात उत्त्पन्न येईल. पण मग फक्त उत्पन्नाचा विचार आपण करतो पण,

मोठ्यापणी म्हणजे एक जे वय असतं वय वर्ष चौदापर्यंत त्यांना ज्या शिक्षणाची गरज असते. ते शिक्षण न मिळता त्यांना जर पैसा दिसत असेल तर, आपण त्यापुढे पण नाही अपेक्षा करू शकत कि ते,